मला इथे बाल दाढी दुकान दिसत आहे ते दाढीचे दुकान दिसत आहे तेथे लहान मुलांचे दाढीचे दुकान दिसत आ--

ते गोणीमध्ये भरताना दिसत आहे ते बाजारामध्ये विकायला आलेले दिसत आहे तेथे मला भरपूर माणस दिसत आहेत.

तिथं एक म्हातारी दिसत आहे तिथं खिडकी दिसत हाये.

ते वस्तू विकायला ठेवलेले दिसत आहे तिथे वजन काटा दिसत आहे.

मला येथे भरपूर अशी झाड दिसत आहे झाडांचा कलर हिरवागार दिसत आहे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे झाड दिसत आहेत.

मला इथे एक शाही व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल दिसत आहे ते खूप असे मोठे दिसत आहेत.

लग्नाचा मंडप खूप सुंदर टांगलेला दिसत आहे हे लग्न खूप छान अस दिसत आहे इथे मोर --

मला इथे अ माणस योगा करताना दिसत आहे. तिथे भरपूर अशी माणस दिसत आहेत.

इथे मला उनटी ए.टी.एम. अ बँक बंद दिसत आहे.

मुल तिथे रूम मध्ये योगा करताना दिसत आहे त्यांनी एक चटई अ घेतलेली दिसत आहे पिंक कलर ची चटई दिसत हा--

मला इथे एक मोठासा असा बाजारपेठ दिसत आहे तिथे मला भरपूर अशा वस्तू दिसत आहे तिथे मला मोटरसायकल जाताना दिसत आहे.